त्याच्या आजूबाजूला मोठ मोठी झाडे इथे लावलेली आहे.

एक वरती उचललेली आहे चैन नी आणि त्याच्याखाली अ नुसते लोक नुसते इंजिनियर लोक बिल्डर लोक पाहणी करत आहे.

आणि त्याच बरोबर बाजूला ॲक्सिस बँकेचे पण ए.टी.एम. आहे.

पण इथे पार्किंगची ची व्यवस्था नाही करण्यात आली आहे त्यामुळे ट्राफिक जाम झाला आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे खेळत आहे.

आणि गाड्या सायकल इथे पार्क केलेल्या आहे.

पाणी कमी असल्याकारणाने नदीच्या आतील छोटे-मोठे गोटे आहे ते पूर्ण --

आणि त्याच पाण्याच्या किनाऱ्यावरती वाघ आणि चिता असं दिसून पडत आहे.

ते छान दिसण्यासाठी आणि त्याची चव वाढवण्या --

चष्मा हातामध्ये कड घातलेला आहे त्यांनी.

टू व्हीलर आहे तिथे लागलेली आहे ग्राहक येणं जाणं चालू आहे.

हळदीकुंकू आणत आहे.

इथे पेन पेन्सिली वगैरे पण मिळतात घड्याळी चे सेल पण इथे मिळतात.

आणि जो मालक जो आहे दुकानाचा तो चेअर वरती इथे बसलेला दिसून येत आहे.

आणि खूप छान अशे हे नृत्य करत आहे कार्यक्रम करत--

ते पाहण्यासाठी इथे भरपूर गर्दी जमलेली आहे.

कसली पूजा करत आहे ते समजत नाहीये पण ते नदीच्या किनारी आहे.